हे एक बसस्टँड आहे त्या बसस्टँड वर लोक उभे आहेत तिथे चार बस उभे आहेत त्या बस मध्ये ब शीट बसलेले आहेत डाव्याबाजूला बस चालनावरती आहे.

हे एक ऑफिस आहे त्या ऑफिस च्या बाजूला गोल असा चक्कर सिमेंटाचा बनवलेला आहे.

हे एक मोठ बस स्टॉप आहे जिथ खूप साऱ्या बस आलेल्या आहेत आणि त्या बसमध्ये बसण्यासाठी लोक तिथ या साइड न त्या साइड न धावत आहेत तिथ मोठा एक मध्येच खांब आहे.

एका कॉलेजच्या बांधकाम चालू आहे खाली एक गवत कापण्याच मशीन आलेल आहे एक सारख ते गवत कापण करत आहे.